मोझिल्ला थंडरबर्ड च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपणMozilla थंडरबर्ड बद्दल शिकू आणि थंडरबर्ड कसे डाउनलोड इंस्टाल आणि लॉंन्च करायचे
आपण हे हि शिकू कि नवीन ईमेल खाते बनविणे
संदेश डाउनलोड आणि वाचणे
मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे
थंडरबर्ड मधून लॉग आउट करणे
मोझिल्ला थंडरबर्ड सोपे इमेल क्लाएंट आहे
हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे म्हणजे हे विभिन्न ऑपरेटिंग सिस्टम वर चालू शकते
हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते
तुमच्या इतर मेल मधून तुमच्या स्थानिय कॉम्प्युटर वर
हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते
थंडरबर्ड चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे
तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण जीमेल याहू आणि युडोरा मधून घेऊ शकता
जर तुम्ही पॉप3 वापरत आहात तर पॉप 3 खाते थंडरबर्ड च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता
तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता त्याचे गुणधर्म जसे दाते senderप्रायोरिटी ओर आ कस्टम लाबेल
येथे आपण उबुंटू 1204 वर मोझिल्ला थंडरबर्ड 1301 वापरणार आहोत
जर तुमच्या कम्प्युटर मध्ये मोझिल्ला थंडरबर्ड स्थापित नसेल तर उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर च्या सहाय्याने स्थापित करू शकता
अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा
तुम्ही मोझिल्ला वेबसाईट वरून थंडरबर्ड डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता
मोझिल्ला थंडरबर्ड मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 व त्यानंतरचे वर्जन एमएस विंडोज एक्सपी किंवा एमएस विंडोज 7 वर उपलब्ध आहे
अधिक माहिती साठी कृपया मोझिल्ला वेबसाइट पहा
मोझिल्ला थंडरबर्ड वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत
तुम्हाला खात्री असावी कि पॉप3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे
खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात
चला थंडरबर्ड इन्स्टॉल करू
सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात गोल असलेले दश होम के वर क्लिक करा
सर्च बॉक्स दिसेल
थंडरबर्ड टाईप कराThunderbird आयकॉन दिसेल
एप्लिकेशन उघडण्यास त्यावर क्लिक करा
ठे मेल अकाउंट सेटअप डायलॉग बॉक्स उघडेल
चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू
ठे मोझिल्ला थंडरबर्ड एप्लिकेशन उघडेल
प्रथम चला आपण स्वतः मोझिल्ला थंडरबर्ड इंटरफेस सोबत परिचित होऊ
मोझिल्ला थंडरबर्ड इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे
मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली शॉर्टकट आयकॉन उपलब्ध आहे
उदाहरणार्थ येथे मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी शॉर्टकट आयकॉन्स आहेत
थंडरबर्ड दोन पैनल मध्ये विभागले आहे
तुमच्या थंडरबर्ड अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते
जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही
उजवे पैनल इमेल अकाउंट्स एडवान्स्ड फीचर्स इ
पर्यायाने बनले आहे
या ट्युटोरियल च्या हेतूने आम्ही अगोदरच दोन इमेल खाते बनविले आहेत
ते खालीलप्रमाणे
STUSERONEgmailcom STUSERTWOyahooin आम्ही सल्ला देतो कितुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत
या दोन मेल अकाउंट मध्ये पॉप3 पर्याय बनविले आहेत
मी जीमेल मध्ये पॉप3 कसे प्राप्त केले
प्रथम जीमेल अकाउंट मध्ये लोगिन करा
नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये wwwgmailcom टाईप करा
आता युजर नेम STUSERONEgmailcom आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा
जीमेल विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या सेटिंग्ज आयकॉन वर क्लिक करा
सेटिंग्ज पर्यायावर क्लीक करा
सेटिंग्ज विन्डो दिसेल
फॉरवर्डिंग आणि पॉप IMAP tab वर क्लिक करा
पॉप डाउनलोड मध्ये मी सर्व मेल्स साठी एनेबल पॉप निवडले आहे
सावे चेंजेस वर क्लिक करा
जीमेल मेल विन्डो दिसेल
पॉप3 आता जीमेल मध्ये प्राप्त झाले
चला जीमेल च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू
थंडरबर्ड मध्ये STUSERONEgmailcom खाते कॉन्फ़िगर करा
थंडरबर्ड द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे
पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया
प्रथम खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात
मुख्य मेन्यु मधून एडिट आणि प्रेफरन्स निवडा
थंडरबर्ड प्रेफरन्स डायलॉग बॉक्स दिसेल
एडवान्स्ड वर क्लिक करून नेटवर्क आणि डिस्कस्पेस tab सिलेक्ट करा
सेटिंग वर क्लिक करा
कनेक्शन सेटिंग्ज डायलॉग बॉक्स मध्ये उसे सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज पर्याय निवडा
ओक आणि क्लोज वर क्लिक करा चला अकाउंट्स पर्याय वापरून नवीन खाते बनवू
थंडरबर्ड च्या उजव्या पैनल मध्ये अकाउंट्स च्या खाली क्रिएट आ न्यू अकाउंट वर क्लिक करा
मेल अकाउंट सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
नाव स्टुसरोने प्रविष्ट करा
मेल एड्रेस STUSERONEgmailcom दाखल करा
आणि शेवटी जीमेल खात्याचा पासवर्ड दाखल करा
नंतर कंटिन्यू वर क्लिक करा
कॉन्फिगरेशन फाउंड इन मोझिल्ला आयएसपी डेटाबेस दर्शित होईल
नंतर पॉप3 सिलेक्ट करा
कधी कधी थंडरबर्ड फेल्ड टीओ फाइंड ठे सेटिंग्ज हा एरर मेसेज दिसू शकतो
हे दर्शवित आहे किThunderbird जीमेल सेटिंग्ज अपोआप तयार करण्यास सक्षम नाही
आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल
आता मॅन्युअल कॉन्फिग बटनावर क्लिक करा
जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते
जसे कि थंडरबर्ड ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही
या विडीओला थांबवा आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा
जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल
जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते क्रिएट अकाउंट बटन हे सक्षम असते
या ट्यूटोरियल मध्ये थंडरबर्ड ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले
आता क्रिएट अकाउंट वर क्लिक करा
तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे यासाठी काही वेळ लागू शकतात
तयार झालेला जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे
लक्षात घ्या डावे पैनल इमेल आईडी STUSERONEgmailcom दर्शित करत आहे
या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात
डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली इनबॉक्स वर क्लिक करून गेट मेल आयकॉन वर क्लिक करा
थंडरबर्ड विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या
हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात
जीमेल अकाउंट स्टुसरोने gmailकॉम चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत
इनबॉक्स वर क्लिक करा आणि मेसेज निवडा
मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो
मैसेज वर दोन वेळा क्लिक करा
हे एका नवीन टैब मध्ये उघडेल
टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा
एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO yahooइन अकाउंट वर पाठवा
मेल टूल बार मध्ये राइट वर क्लिक करा
राइट डायलॉग बॉक्स दर्शित होईल
फ्रॉम फील्ड तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते
टीओ फील्ड मध्ये STUSERTWOyahoo
इन एन्टर करा
मेल मध्ये टेक्स्ट ही आय नोव हावे अन इमेल अकाउंट इन थंडरबर्ड
टाइप करा
आता टेक्स्ट निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा
आता लार्जर फॉन्ट साइझ आयकॉन वर क्लिक करा
हा फॉन्ट चा आकार वाढवितो
टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि चूसे कलर फोर टेक्स्ट आयकॉन वर क्लिक करा
टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो
रेड आणि ओक वर क्लिक करा
टेक्स्ट चा रंग बदलला आहे
आता स्माइली टाकण्यासाठी इन्सर्ट आ स्माइली फेस आयकॉन वर क्लिक करा
स्माइली सूची मधून स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते
तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता
हावे ची स्पेलिंग हेवे मध्ये बदलू शकता
स्पेलिंग वर क्लिक करा आणि इंग्लिश यूएस निवडा
चेक स्पेलिंग डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो
हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते
रिप्लेस वर क्लिक करा
बाहेर येण्यास क्लोज वर क्लिक करा
मेन मेन्यु मधून स्पेलिंग प्रेफरन्स सेट करण्यासाठी एडिट आणि प्रेफरन्स वर क्लिक करा
प्रेफरन्स डायलॉग बॉक्स मध्ये कंपोझिशन वर क्लिक करा
नंतर तुमच्या आवश्यकते नुसार पर्यायांची तपासणी करू शकता
क्लोज वर क्लिक करा
आता मेल पाठविण्यासाठी फक्त सेंड बटनावर क्लिक करा
सब्जेक्ट रिमाइंडर डायलॉग बॉक्स दर्शित होईल
कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही
विना विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही सेंड विथआउट सब्जेक्ट वर क्लिक करू शकता
कॅन्सेल सेंडिंग वर क्लिक करा
आता सब्जेक्ट फिल्ड मध्ये माय फर्स्ट इमेल फ्रॉम थंडरबर्ड टाइप करा
सेंड वर क्लिक करा
तुमचा इमेल गेलेला आहे
ते तपासा
आता STUSERTWOyahooin अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल
चला याहू मध्ये लोगिन करू
याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई डी स्टुझर्टवो टाइप करा
तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा
इनबॉक्स वर क्लिक करा
इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो
हे उघडण्यास मेल वर क्लिक करा
तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी रिप्लाय बटनाचा वापर करू शकता
परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू
कंपोज वर क्लिक करा
टीओ फिल्ड मध्ये STUSERONEgmailcom एड्रेस प्रविष्ट करा
सब्जेक्ट फील्ड मध्ये काँग्रॅट्स
प्रविष्ट करा
मेल मध्ये ग्लॅड यू गोट आ न्यू अकाउंट टाइप करा
सेंड बटनावर क्लिक करा
आणि याहू मधून लॉग आऊट करा
हे ब्राऊज़र बंद करू
आता थंडरबर्ड तपासू
गेट मेल वर क्लिक करा आणि गेट एल न्यू मेसेजेस वर क्लिक करा
डाव्या पैनल वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली इनबॉक्स वर क्लिक करा
याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो
मेल ची विषय साधने पैनल च्या खाली दर्शित होतात
तुम्ही मेल चे उत्तर रिप्लाय बटनाचा उपयोग करून देऊ शकता
आपण थंडरबर्ड चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला प्राप्त केला आणि पहिला
थंडरबर्ड मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या फाइल आणि क्विट वर क्लिक करा
तुम्ही मोझिल्ला थंडरबर्ड च्या बाहेर येणार
याच बरोबर थंडरबर्ड चे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण मोझिल्ला थंडरबर्ड बद्दल तसेच थंडरबर्ड डाउनलोड स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो
आपण हे शिकलो कि कशा प्रकारे नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे मैसेज लिहिणे मेल पाठविणे मेल प्राप्त करणे आणि वाचणे
थंडरबर्ड मधून लोग आउट करणे
तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे
मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा
स्थापित आणि लॉन्च करा
थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा
या चा उपयोग करून मेल्स पाठवा आणि प्राप्त करा
निरीक्षण करा कि काय होते
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम
स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद